प्रिय मित्रांनो किकाड मधील डिझाइनिंग प्रिंटेड सर्किट बोर्ड या पाठात स्वागत
आपण शिकणार आहोत किकाड मधे प्रिंटेड सर्किट boardचे डिझाईन बनवणे
आपण उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि किकाड व्हर्शन 2011 हायफेन 05 हायफेन 25 वापरणार आहोत
तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किट्स चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे
यूज़र ला सर्किट स्कीमॅटिक डिझाइन बनवणे तसेच इलेक्ट्रिक रुळे चेक करणे नेटलिस्ट बनवणे फुटप्रिंट्स सहित कॉम्पोनेंट्स mapकरणे माहिती असावे
संबंधित पाठा साठी स्पोकन हायफेन tutorialओआरजी ला भेट द्या
किकाड सुरू करण्यासाठी उबुंटू डेस्कटॉप स्क्रीनच्या डाव्या कोप यात वर जा
दश होम या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा
सर्च बारमधे किकाड टाईप करून एंटर दाबा
हे किकाड ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल
EEschemaउघडण्यासाठी वरील पॅनेलवर जाऊन ईस्केमा टॅबवर क्लिक करा
इत कॅनोट फाइंड ठे स्कीमॅटिक असा मेसेज दाखवणारा इन्फो डायलॉग बॉक्स दिसेल
ओक वर क्लिक करा
आधी बनवलेल्या अस्टेबल multivibratorचे सर्किटschematic आपण वापरू
असे करण्यास फाइल मेनूवरील ओपन वर क्लिक करा
फाईल सेव्ह केलेला फोल्डर निवडा
project1स्क निवडा
Openवर क्लिक करा
मी विंडोचा आकार बदलेल
आता मी ओपन वर क्लिक करेल
हे सर्किट स्कीमॅटिक उघडेल
माऊसच्या स्क्रोल बटणाद्वारे झूम इन करू
ह्या सर्किटसाठी आधीच नेटलिस्ट बनवली आहे
संबंधित componentsशी फूटप्रिंट मॅप केलेले आहेत
आता पुढे प्रिंटेड सर्किट बोर्ड लेआउट बनवू
हे सुरू करण्यासाठी ईस्केमा विंडोच्या वरील पॅनेल मधील रन पीसीबीन्यू बटण क्लिक करा
पीसीबीन्यू विंडो उघडेल
इत दिद नोट फाइंड project1बीआरडी असा मेसेज असलेला इन्फो डायलॉग बॉक्स उघडेल
डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी ओक वर क्लिक करा
पीसीबीन्यू विंडोच्या वरील पॅनेल मधील रीड नेटलिस्ट बटण क्लिक करून फूटप्रिंटस इम्पोर्ट करू
येथे नेटलिस्ट विंडो उघडली आहे
सर्व डिफॉल्ट सेटिंग्ज आहेत तशीच ठेवा
ब्राउज नेटलिस्ट फाइल्स बटण क्लिक करा
हे सिलेक्ट नेटलिस्ट विंडो उघडेल
नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू
संबंधित डिरेक्टरीतून project1नेट फाईल सिलेक्ट करा
Openवर क्लिक करा
रीड करंट नेटलिस्ट बटणावर क्लिक करा
project1सीएमपी नोट फाउंड अशी वॉर्निंग देईल
ओक वर क्लिक करा
नेटलिस्ट विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा
सर्व इंपोर्ट झालेल्या फूटप्रिंटस पीसीबीन्यू विंडोच्या डाव्या कोप यात वरती ठेवलेल्या दिसतील
सर्व फूटप्रिंटस पीसीबीन्यू विंडोच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे
त्यासाठी पीसीबीन्यू विंडोच्या वरील पॅनेलमधे असलेल्या मॅन्युअल एंड ऑटोमॅटिक मूव एंड प्लेस ओएफ मॉड्युल्स बटणावर क्लिक करा
पीसीबीन्यू विंडोच्या मध्यभागी एकदा राईट क्लिक करा
ग्लॉब मूव एंड Placeवर जाऊन मूव एल मॉड्युल्स वर क्लिक करा
हे कन्फर्मेशन विंडो उघडेल
येस क्लिक करा
स्पष्ट दिसण्यासाठी माऊसच्या स्क्रोल बटणाद्वारे झूम इन करू
footprintsच्या टर्मिनल्स जोडणा या पांढ या रंगाच्या वायर्स कदाचित तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील
जर दिसत नसतील तर पीसीबीन्यू विंडोच्या डाव्या पॅनेलमधे असलेल्या शो ओर हिदे बोर्ड रॅट्सनेस्ट बटणावर क्लिक करा
पांढ या वायर्सला एअरवायर्स म्हणतात
अशा पध्दतीने मॉड्युल्स मांडू की कमीत कमी एअरवायर्स एकमेकांना ओलांडतील
आयसी 555 footprintवर राईट क्लिक करा
फुटप्रिंट ऑप्शन्स वर जाऊन Moveवर क्लिक करा
फुटप्रिंट कर्सरला जोडला गेला आहे
तुम्ही पाहु शकता पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या ग्रिड नुसार कॉम्पोनेंट हलतात
एकदा क्लिक करून तुम्हाला हवा तिथे कॉम्पोनेंट ठेवा
मी तो येथे ठेवत आहे
पीसीबीन्यू विंडोच्या वरील पॅनेलमधील ग्रिड ऑप्शन्स ह्या ड्रॉप डाऊन मेनूद्वारे ग्रीड स्पेसिंग बदलता येते
आता ग्रिड 1270 ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूसहित पुढे जाऊ
कॉम्पोनेंट्स हलवण्यासाठी एम ही शॉर्टकट की देखील वापरू शकतो
उदाहरणार्थ कॅपॅसिटर कसा हलवायचा ते पाहू
कर्सरcapacitor वर ठेवा
एम दाबा
ते मॉड्युल कर्सरला जोडले जाईल
गरजेनुसार हे कुठेही हलवू शकता
कॉम्पोनेंट ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा
कॉम्पोनेंट फिरवण्यासाठी र दाबा
उदाहरणार्थ रेझिस्टर फिरवू
रेझिस्टर वर कर्सर ठेवा र दाबा
अशाप्रकारे सर्व componentsची मांडणी करू शकतो
आपण फूटप्रिंट अशापध्दतीने मंडळी मांडली आहे की कमीत कमी airwiresएकमेकांना ओलांडतील
हे येथे दाखवले आहे
आता ह्या एअरवायर्स चे एक्चुअल ट्रॅक्स मधे रूपांतरित करणे गरजेचे आहे
पीसीबीन्यू विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या लेयर टॅब खालील बॅक लेयर सिलेक्ट करा
बॅक लेयर हिरव्या रंगाने दाखवली जाते
निवडलेली लेयर छोट्या निळ्या बाणाने दाखवली जाते
tracksबनवण्यासाठी पीसीबीन्यू विंडोच्या उजवीकडील पॅनेलमधे असलेले एड ट्रॅक्स एंड व्हायस बटण निवडा
R1च्या एका nodeवर क्लिक करा
त्या नंतर र2 च्या नोड वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे
तसेच आणखी एक वायर रेझिस्टर र3 आणि कॅपॅसिटर सी1 मधे जोडणार आहोत
र3 च्या एका nodeवर क्लिक करा
वायरची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा
नंतर सी1 च्या नोड वर जिथे वायर जोडणे गरजेचे आहे तिथे डबल क्लिक करा
येथील बनलेला हिरवा ट्रॅक प्रिंटेड सर्किट boardवर बनणारा तांब्याचा मार्ग दाखवतो
तसेच ट्रॅक ची रूंदीही बदलता येते
पीसीबीन्यू विंडोच्या मेनूबारमधील डिझाइन Rulesपर्यायावर क्लिक करून हे करता येते
डिझाइन Rulesवर क्लिक करा
डिझाइन रूल्स एडिटर उघडेल
जिथे trackची रूंदी बदलू शकतो
आपणtrack ची रूंदी बदलून 15 करू
त्यासाठी ट्रॅक Widthच्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा
15 टाईप करून एंटर दाबा
trackबनवण्यासाठी कीबोर्डवरील Xबटण वापरू शकतो
मी हे तुम्हाला दाखविते लेड D1च्या एका nodeवर कर्सर ठेवा आणि एक्स बटण दाबा
नंतर र3 नोड वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे
ट्रॅक ची रूंदी वाढलेली दिसेल
अशाप्रकारे बोर्ड वरील डिझाईन पूर्ण करू शकतो
मी अगोदरच बोर्ड साठी डिझाईन पूर्ण करून ठेवले आहे
आपण पूर्ण केलेली डिझाईन बोर्ड फाइल उघडू
हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी पीसीबी एजेस काढणे गरजेचे आहे
त्यासाठी पीसीबीन्यू विंडोच्या उजवीकडील लेयर tab मधील पीसीबी एजेस हा पर्याय निवडणे गरजेचे आहे
लेआउट एडिटर विंडोच्या उजव्या पॅनेलवर असलेल्या एड ग्राफिक लाईन ओर पॉलिगॉन बटणावर क्लिक करा
ह्या प्रिंटेड सर्किट Boardच्या भोवती आयत काढू
layoutच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करा
कर्सर आडवा उजवीकडे हलवा
रेषेची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा
कर्सर उभा खालच्या दिशेने सरकवा
अशा पध्दतीने आयत पूर्ण करू शकतो
आपण आयत पूर्ण करू
माऊसचे डावे बटण डबल क्लिक करून आयत पूर्ण करा
फाइल मेनूवर क्लिक करून सावे वर क्लिक करा
ही फाईल एक्सटेन्शन brd अशी सेव्ह होईल हे लक्षात घ्या
अशाप्रकारे अस्टेबल मल्टिव्हायब्रेटर सर्किटचे बोर्ड लेआउट पूर्ण झाले आहे
ह्या पाठात पीसीबीन्यू द्वारे प्रिंटेड सर्किट बोर्ड चे डिझाईन बनवायला शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद